नाही म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, ते आहे one and three ठीके? yes clear? चला.

स्थगित करतो. ठीकेय? याच आश्वासन दिल होतं. बंद करतो असं म्हणटलाय का? नाही. येणाऱ्या प्रश्नामध्ये बंद करतो, हा जर option असला तर तो चुकीचा असेल. स्थगित करतो हा जर option असेल तर तो बरोबर असेल. ठीकेय? Next पुढचा प्रश्न. अतिशय महत्वाचायं. बालगंगाधर टिळकांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? बालगंगाधर टिळकांनी म्हणजेच लोकमान्य टिळकांनी खालील पैकी कोणती संस्था स्थापन केलेली होती. विचार करा. आणि उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही. Very good.

डेक्कन एजुकेशन सोसायटी, कधी form केलेली आहे? अठराशे चौर्यांशी ला. पुणे या ठिकाणी. Founder member आहे टिळक. आर्य बांधव समाजाचे मात्र ते founder member नाहीये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फक्त एक आणि दोन आहे. मात्र परीक्षेमध्ये लय विचारलं जाईल? लक्षात ठेवा काही महत्वाचे मुद्दे. ऑल इंडिया होम रुल लीगची स्थापना त्यांनी बेळगाव याठिकाणी केली होती. बरोबरय का? Yes त्याचे अध्यक्ष कोण होते रे? Comment box मध्ये कोणी सांगू शकतं का? जोसेफ बाप्टिस्ट हे अध्यक्ष होते. नचिकेळकर उपा~ sorry secretary होते. है ना? डेक्कन एजुकेशन सोसायटी form केली तेव्हा कोण-कोण होते? डेक्कन एजुकेशन सोसायटी form केली,

त्यामधले चारशे रुपये आगरकरांना ठेवायचे होते आणि तीनशे रुपये डेक्कन एजुकेशन सोसायटीला द्यायचे होते. आठवलं का? Very good. ज्यांना stuck होतंय. त्यांनी एकदा refresh करा. तुमच्याकडे refresh करा. ठीकेय? Next question घ्या. खालील पैकी, कोणत्या कायद्याने, नियामक कायदा सतराशे त्र्याहात्तर नुसार, स्थापन झालेल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये घट केली? Very important question. अनिकेत जाधव sir च, आगमन झालेलंय. Thank you sir. अनिकेत जाधव sir आपल्याला या BYJU'S exam prep चे online platform वरती geography विषय शिकवतात. जबरदस्त शिकवतात, विद्यार्थी-मित्रांनो. त्यांचं सुद्धा आज जे session आहे. ते session तुमच्यासाठी असणार आहे. आणि maximum question त्यांच्या session मध~ मधनं reflect झालेला आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये मग ती राज्यसेवा असो किंवा combined असो. है ना? Yes

त सतराशे त्र्याहात्तर चा जो रेगुलेटिंग ऍक्ट हा कायदा पहिल्यांदा british parliament ने, भारत देशातल्या इंडिया कंपनी च्या प्रशासनासाठी pass केला होता.

Yes पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे C. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करण्यात आले. आणि हे अधिकार भारत देशामध्ये, जो बंगालचा governor general होता. त्या governor general ला देण्यात आलेले होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारला जाईल.

शैक्षणिक आयोगापैकी कोणत्या आयोगाने प्रामुख्याने प्रथामुक आणि माध्यमिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केलेले होते? हंटर कमिशन, वूड डिस्पॅच, मिकॉले,

चला, या प्रश्नाचं उत्तरे, विद्यार्थी-मित्रांनो हंटर कमिशन. का रे? त पहिल्यांदा आपल्या देशामध्ये वूड कमिशन केलं गेलं होतं. कधी केलं होतं? अठराशे चौपन्न ला. बरोबरय का? Yes. वूड कमिशन हे प्राथमिक, माध्यमिक, आणि महाविद्यालयीन या तीनही स्थरांसाठी होता. पण हंटर कमिशन कडे मात्र माध्यमिक स्तर नव्हता. आवाज येतो आहे? येतोय आवाज? Very good माझा आवाज येतोय सगळ्यांना? yes चला. हा. very good लक्षात आलं सगळ्यांच्या? चला, आता पुढचा प्रश्न घ्या. खालील घटनांचा विचार करा. जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ, स्वराज पक्षाची स्थापना, सायमन कमिशन च आगमन, या घटनांचा योग्य क्रम लावा. या घटनांचा योग्य क्रम लावायचा आहे. ठीकेय? very good.

आणि सायमन कमिशन च आगमन, एकोणीशे सत्तावीस ला झालेलय. आलं का लक्षात? yes. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? onet, wo, three, four okay? one, two, three, four. हा. फक्त एक second hold करा. ठीकेय? तोपर्यंत पुढ~ पुढचा प्रश्न सोडवा तुम्ही.

कारण बघा, एकोणीशे सतरा ला, रौलट कायद्याच्या संदर्भात महत्वाचे मुद्देय. ठीकेय? लक्षात घ्या. रौलट कायदा जो आहे तो एकोणीशे सतरा ला, रौलट कमिटी करण्यात आली होती. कोणती कमिटी करण्यात आली. रौलटकमिटी करण्यात आली. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? है ना? Yes. आणि रौलट कमिटी ने आपला report एकोणीशे एकोणीस ला दिला. देता येईल रमेश. आरामात काई प्रश्न नाहीये. माझा आवाज येतोय का? रौलट कायदा एकोणीशे सतरा ला~ रौलट कायदा तयार करण्यासाठी, राऊळात कमिटी appoint करण्यात आली. जिने आपला report एकोणीशे एकोणीस ला दिला. आणि या कायद्याच्या विरोधात भारत देशामध्ये महात्मा गांधी यांनी एक देश व्यापी चळवळ सुरु केली. जी गांधींची भारतातली पहिली राष्ट्रीय चळवळ होती. काय होती? पहिली राष्ट्रीय चळवळ. कळलं का? आता बघा, गांधींनी या राष्ट्रीय चळवळीला सुरवात केल्यानंतर पंजाब नावाच्या प्रांतामध्ये doctor सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक,

हा भारत देशाचा हा नकाशाय ठीके? आता बघा या भारत देशाच्या नकाशामध्ये हा जो नॉर्थ इंडिया आहे, या नॉर्थ इंडियाच्या वरती बिहार नावाचं जो देश~ अं प्रदेश आहे. या बिहार नावाच्या प्रदेशामध्ये, एक छोटासा प्रदेश आहे. Okay? तर हा बिहारमध्ये छोटीशी जी जमीनदारी होती, ज्याचं नाव होतं, जगदीशपूर. ती कोणाची होती? ती कुवारसिंग यांची होती. बरोबरय कि नाई? तर मग, कुवरसिंग यांची जमीनदारी british नि हिसकावून घेतली होती. आणि त्यामुळे कुवरसिंग यांनी अठराशे सत्तावानच्या उठावामध्ये भाग घेतला होता. Clear? हा, yes. त हा मुद्दा लक्षात ठेवायचाय तुमच्या सगळ्यांना. Okay? Very good. त चला next question. ब्लू वॉटर पॉलिसी पोर्तुगीज नेत्याने सादर केली होती. कोणत्या पोर्तुगीज नेत्याने ब्लु वॉटर पॉलिसी सादर केलेली होती? नव्याने join झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. शंभर plus प्रश्नांच्या combined परीक्षेसाठीच्या चालू असलेल्या या session मध्ये, आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा सर्व करून घेत आहे. ब्लू वॉटर पॉलिसी, खालील पैकी कोणत्या पोर्तुगीज नेत्याची होती? चला विचार करून उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही बरं का. Yes very good. विद्यार्थी-मित्रांनो, फ्रान्सिस डी आल्मिडा याची ब्लू वॉटर पॉलिसी होती. आता combined मध्ये हा प्रश्न विचारला जाणार का? हा महत्वाचा मुद्दा आहे कि नाई? विचारला जाऊ शकतो का? कारण combined च्या परीक्षेमध्ये भारताचा इतिहास म्हण्टलेला आहे. आधुनिक भारताचा इतिहास. मग आधुनिक भारताचा जर इतिहास आहे, त तो कुठून चालू होतो?

काळजीपूर्वक ऐका हां. पहिला, फ्रान्सिस डी अल्मिडा हा पंधराशे पाच ते पंधराशे नऊ, या काळामध्ये पोर्तुगिजांचा पहिला governor आहे. दुसरा, फ्रान्सिस डी अल्मिडा, याने इजिप्त, गुजरात ज्या देशांच्या एकत्रित navy चा एकट्याने पराभव केला होता. आणि तिसरं, हा जो भारत देश तुम्ही बघत आहे, त इराण पानूस, तर इकडे इंडोनेशिया पर्यंत, हा जो समुद्र आहे. या समुद्रावर control निर्माण करण्यासाठी त्याने एक पॉलिसी आखली होती. त्या पॉलिसी च नाव होतं, ब्लू वॉटर पॉलिसी. समजलं अशे तीन मुद्दे खूप महत्वाचे आहे. परिक्षजेसाठी लक्षात ठेवा. तूम्हाला विचारला जाईल. आणि अल्फान्सो डी अल्बुकर्क आहे. तो पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस, या काळामध्ये पोर्तुगिजांचा governor आहे. याला the real founder of portugese empire म्हणतात. म्हणजे पोर्तुगीज साम्राज्याचा वास्तविक संस्थापक, आणि याच्या संदर्भात दोन गोष्टी लक्षात ठेवा. या तुम्हला परीक्षेत विचारलं जाईल. एक व्याने वाड नावाचे station स्थापन केले होते. ज्याला टोल नाके म्हणतात. आणि कोणत्या समुद्रात? हिंदी महासागरात अनेक वॉर्ड स्थापन केले. आणि दुसरं याने आपल्या देशामध्ये सतीप्रथा जी आहे, ती बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. हे दोन मुद्दे खूप महत्वाचेय. परीक्षेत तुम्हला विचारलं जाईल.

वेलेस्ली ने कलकत्ता येथे, फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. त्याच कारण काय होतं? आयोगाने प्रश्न विचारला होता बरं का दोन हजार एकवीस मध्ये. त्याला लंडन येथे संचालक मंडळाने तस करायला सांगितलं होतं. त्या भारतात प्राच्य विद्या~ विद्या म्हणजे जुनी पारंपरिक जे शिक्षण आहे त्याची आवड निर्माण करायची होती. त्याला विल्यम केरी आणि त्याच्या सहकार्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता. आणि british नागरिकांना भारतात प्रशासकीय हेतूने प्रशिक्षित करायचे होते. विचार करून उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाई.

Cricket हा एक चांगला मैदानी खेळ आहे. जो तूम्हाला केवळ शारीरिक दृष्ट्या स्वस्थ, तंदुरुस्त आणि चपळ ठेवत नाही, तर, मानसिक दृष्ट्या कुशल व नेतृत्व गुण विकसित करतो. कारण, त्यासाठी अकरा सदस्य संघाचे नेतृत्व करण्यासाठी कर्णधार आवश्यक, कारकिर्दीचा हा एक चांगला पर्याय असू शकतो. ज्याद्वारे एखादी व्यक्ती नाव आणि प्रसिद्धी मिळवून भरपूर पैसे कमावू शकतो. cricket हा जगातील,

उच्च धाव करणे हे एखाद्या संघाचे अंतिम लक्ष असते. cricket हा bat ball आधारित खेळ आहे. cricket, अंडाकृती आकाराच्या मैदानात खेळाचा तो आणि मैदानाच्या मध्यभागी आयताकृती आकाराच्या जागेला, खेळपट्टी असे म्हणतात. cricket खेळपट्टीच्या दोन्ही टोकांवर लाकडाच्या तीन काठ्या उभ्या केल्या जातात. या लाकडी काठ्यांना stump असे म्हणतात. डावाचा निर्णय संबंधित संघाच्या कर्णधार दरम्यान नाणेफेक, करून घेतला जातो. अठराव्या शतकात, अठराव्या शतकात, cricket खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित झाला होता. या, हा खेळ इंग्लंड मध्ये खूप खेळला जात होता, त्यावर्षी. हा स~ हा खेळ प्रथमतः भारतात आढळण्यात आला होता. परंतु, नंतर,

पहिले मर्यादित शतकांचे आंतरराष्ट्रीय cricket, एकोणविशे एकात्तर मध्ये खेळले गेले, पहिल्या मर्यादित शतकांचा cricket विश्वचक, विश्वचषक ICC एकोणविशे पंच्यात्तर मध्ये खेळण्यात आला होता. हा खेळ खूप जगप्रसिद्ध आहे. cricket हा इंग्लंड चा राष्ट्रीय खेळ आहे. केवळ इंग्लंड मधेच नाही तर, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि कॅरेबियन देशांमध्ये, सुद्धा हा खेळ लोकप्रिय आहे. भारतात इतर कोणत्याही खेळापेक्षा cricket चे आकर्षण अधिक आहे. हॉकीच्या तुलनेत, Cricket चे चाहते खूपच जास्त भारतात आहे. त्यामुळेच भारतात cricket चे सामने पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी होते. भारतात, cricket चे सामने, हे खूप जास्त famous आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त cricket खेळतो. तसेच भारतात, IPL हा खूप जास्त लोकप्रिय league आहे. IPL मध्ये, cricket खूपच जास्त खूप famous होत आहे. cricket चा उगम, वसाहती काळात असल्याचे म्हंटले जाते. मुळात, पूर्वीच्या काळात हा खेळ खेड्याचा खेळ मानला जात असे. प्रत्येक खेळाप्रमाणे, Cricket हि एक सुंदर प्रवास करत आहे. हा खेळ खेड्याच्या खेळ मानला जात आहे. भारतात cricket हा, अनागृती~ अन~ अनधिकृत राष्ट्रीय खेळ म्हणून मानला जातो. गल्ली cricket चा trend बदल बऱ्याचदा भारतातील रस्त्यांवर पाहायला मिळतो. दरवर्षी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय cricket सामने आयोजित केले जातात. वाटणी जीवेक पातळीवर cricket, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वाधिक कमाई करणारा खेळ म्हणून गणला जातो. खेळणे वाढत जातात. त्यामुळे,

Cricket च्या नियम व नियमांव्यतिरिक्त मुले विश्रांती घेताना cricket खेळण्याचा आनंद घेतात. हा एक सर्वोत्कृष्ट मैदानी खेळ आहे.

आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध cricket संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय cricket, परिषद हि आंतरराष्ट्रीय cricket नियामक संस्था आहे. BCCI भारतीय cricket मंडळाचे board हि भारतीय cricket नियामक संस्था आहे. अनुमानाच्या नुसार BCCI हि सर्वाधिक जास्त खेळ तसेच पैशावाली cricket संस्था आहे. या परिषदेमध्ये खेळाडूंच्या, निवडीसाठी त्यांची jersey ची निवड आणि इ~ इतर विविध व्यावसायिक व सरकारी नियम व cricket खेळाडूंसाठी नियम, यासाठी काम करते. दर चार वर्षांनी ICC कडून आंतरराष्ट्रीय स्थरावर, cricket विच~ विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाते. भारत संपूर्णपणे cricket विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करेल. रणजी करंडक, दिलीप ट्रॉफी, इराणी करंडक, इत्यादी विविध राष्ट्रीय स्तरांवरील cricket स्पर्धा दरवर्षी भारतात आयोजित केल्या जातात. इच्छुक cricket खेळाडूंसाठी, विविध cricket coaching class स्थापन केले जातात. भारतात विविध cricket stadium मध्ये stadium आहेत. इंडियन प्रीमियर लीग IPL हे एक cricket आकर्षण आहे. IPL सामने भारतातातील cricket प्रेमींनी उत्सव म्हणून साजरे केले आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, MS धोनी, रोहित शर्मा, यांसारख्या अनेक विविध क्रिकेटपटू हे जगातील तरुणांसाठी काही प्रेरणादायक व्यक्ती आहे. एखाद्या खेळाडूसाठी, प्रेक्षकांसाठी cricket च्या प्रश्नसकांसाठी हे प्रेरणा स्थान आहे. पालक नेहमीच त्यांना मुलांना, शाळा, महाविद्यालयीन, स्थरांवरील cricket सामन्यांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करतात. cricket हा भारतीय एक भारतातील एक अतिशय रोमांचक खेळ असून तो, जगभरातील अनेक देशांमध्ये खेळला जातो. हे युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका मध्ये फारसे लोकप्रिय नाही. जरी हे भारत, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासारख्या बऱ्याच, देशांमध्ये खूप रस दाखवले जाते. खुल्या मैदानात फलंदाजी आणि चेंडूच्या मदतीने हा खेळ उत्कृष्ट खेळ आहे.

TV वर cricket पाहतात लोक. या game मध्ये दोन संघ आणि प्रत्येक संघात अकरा-अकरा खेळाडू असतात. नाणेफेक नुसार, संघ प्रथम फलंदाजी करतो. किंवा गोलंदाजी करतो. cricket नियम, cricket चे खेळामध्ये असे बरेच नियम आहे. हे माहित नसल्याशिवाय कोणीही योग्यरीत्या खेळू शकत नाही. जेव्हा जमीन कोरडी असते~ असेल तेव्हाच हे योग्यरीत्या खेळले जाऊ शकते. जर जेव्हा जमीन ओली असते, तेव्हा काही समस्या उद्भवू शकतात. तो फलंदाज बाहेर येईपर्यंत खेळतो. प्रत्येक वेळी सामना सुरु झाल्यास, प्रत्येक जण उत्साही होतो आणि लोकांच्या मोठा आवाज stadium वर पसरतो. विशेषतः जेव्हा त्याच्या एका खास खेळाडूचे चौकार किंवा षटकार लागतो. सचिन हा cricket मधील माझा आवडता खेळाडू आहे. आणि जवळजवळ प्रत्येकाला तो खूप आवडतो.

सामना खेळात होता त्यासाठी, मी cricket पाहण्यासाठी उत्साही व माझे जेवणसुद्धा विसरून जात होतो. नमस्कार Banking आणि service मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमची कशी प्रकारे सहायता करू शकते हो नक्कीच आता तुम्हाला माहितीच असेल की लोकांना त्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी loan म्हणजे कर्जाची गरज असते हा आणि हे loan कर्ज ते एखाद्या bank कडून किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेकडून घेत असतात आणि त्यांना कर्जाची रक्कम त्यावरील व्याजासोबत त्या bank ला परत करायचे असते हे तर तुम्हाला माहिती असेल Types of bank Loan India या लेखाच्या या माध्यमातून तुम्हाला मी जरा loan कशा प्रकारचे असते मी तुम्हाला एकदा सांगते म्हणजे दोन

परत फेडण्यासाठी एक वर्षाहून कमी कालावधी दिला असतो हा आणि medium term loan मध्ये ते लोन तुम्हाला ते फेडण्यासाठी एक वर्ष ते तीन वर्ष किंवा पाच वर्ष कालावधी दिला जातो हो बरोबर आहे आणि आणि lastlong term loan म्हणजे त्याच्यामध्ये पाच वर्षाहून अधिक कालावधी दिला जातो कर्जेचे रक्कम परतफेड करण्यासाठी पाच वर्षाहून जास्त देतात पाच सात आठ म्हणजे ते bank वर अवलंबून असते की किती वर्ष द्यायचं ते

तसं बघाय गेलं तर सर्व loan स्वतःसाठीच घेतलेले असतात मात्र personal loan हे स्वतःच्या कामासाठी घेतलेले असतात म्हणजे personal loan मुलांच्या शिक्षणासाठी फी साठी किंवा एखादी महाग

hallo sir आवाज येतोय ना माझा

हा मग ते personal घेऊ शकता ना ते स्वतःसाठीच आलं ना आपल्या

सगळ्यांना मिळू शकते but तुमची salary slip एकतर जवळजवळ पंधरा हजार किंवा वीस हजार Payment असलं पाहिजे ना नाही भेटू शेकत कि व्यवसाय करणाऱ्यांना पण भेटू शकत but त्यांच्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे हा income चा Income source कोणतातरी पाहिजे त्याचा पुरावा पाहिजे मग तुम्हाला भेटू शकत हं आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर Property loan सुद्धा असते जे तुम्ही तुमच्या property वर काढू शकता म्हणजे property loan असे असते त्यामध्ये तुम्ही तुमच्या संपत्ती चे कागदपत्रे हे bank कडे म्हणजे गहाण ठेवायचं आणि ते loan एखाद्याला जास्तीत जास्त पंधरा वर्षासाठी ते मिळू शकत साधारण ते संपत्तीच्या चाळीस ते पन्नास टक्के रक्कम तुम्हाला

अजून मग एक गृहकर्ज असत home loan home loan मध्ये कसं म्हणजे तुम्हाला जर घर खरेदी करण्यासाठी जे तुम्ही कर्ज घेतला तर त्याला home loan म्हणतात आणि तुम्ही एक

bank bank तुमचे जवळजवळ घर भागण्याचा ऐकून खर्चाचा पंचाहत्तर ते पंचाऐशी टक्के loan तुम्हाला देते बाकी पैशांची तुम्हाला जुळवाजुळव ही तुम्हाला स्वतःच करावी लागते समजा म्हणजे बघा समजा तुम्ही एक flat साठी कर्ज घेतलंय तर त्याची किंमत दहा लाख रुपये आहे आणि तर मंग त्याची रक्कम तुम्हाला तीस टक्के रक्कम ही bank जमा करावी लागणार आहे म्हणजे तीन लाख रुपये तुम्हाला कधी bank ठेवायचे आहेत आणि बाकी सर्व पैसे तुम्हाला देणार आहेत हा आणि home loan परत करण्यासाठी कालावधी हा पाच ते वीस वर्षांचा असतो म्हणजे तुम्हाला जे काही हप्ते असतील तुम्ही भरायचे महिन्याला पाच ते वीस वर्षा च्या कालावधीत home loan घेताना त्याच्या व्याजासोबत अनेक इतर फीस देखील असतात म्हणजे Processing fee असते माझे Administrative charge Assessment fee

म्हणजे तुम्हाला एखादं वाहन घ्यायचे मग त्यासाठी तुम्ही कर्ज काढू शकता bank कडून त्यालाच वाहन किंवा कार loan बोलतात अच्छा हा तस पण आहे ते पण भेटू शकत पण त्याच कास असत कार लोण हे प्रत्येक इतर लोण प्रमाणे fix किंवा floating rate वर दिले असते प्रमाणे दिले असते ते म्हणजे बाकीच्या लोण सारखाच असत त्याचा fix rate तुम्ही त्या वेळी लोण घेता जेंव्हा तो व्याज दर असेल त्याच व्याज दराने परत करणे होय floating rate म्हणजे तुम्ही एखादा कर्ज घेतल्या नंतर ज्या प्रमाणे कर्जाच्या व्याज दर कमी जास्त होतो त्या नंतर तूम्हाला पुढचे कर्ज परत भरावे लागतात कारण loan मध्ये जोपरेंत आपण कर्जाचे पूर्ण हफ्ते भारत नाहीत तो परेंत तुम्हाला कोणत्या हि प्रकारे कारचा मालकी हक्क मिळत नाही तो परेंत कारचा हा हक्क bank कडे राहतो त्यांच्या कडेच तुम्हाच्या जर तुम्ही त्याचे सगळे हफ्ते वगैरे पूर्ण केले तर मंग नंतर तुमचंच आहे तुम्हाच्या कडे राहणार तुम्हाच्या कडेच राहते पण मंग हक्क bank चा असं म्हणायचेय मला

आणि नंतर अजून education loan पण असत म्हणजे तुमचे कोणी मूल वगैरे असतील आणि त्याना त्यांचं शिक्षण complete करण्यासाठी education loan सुद्धा भेटत ते कास असत education loan मध्ये कस असत तर म्हणजे कस प्रत्येक विद्यार्थाला त्याचा आर्थिक परस्तिथीमुळे किंवा काही अडचणी मुळे शिक्षण घेने शक्य नसतं आणि जर त्याला त्याच्या आवडत्या संवस्थेत किंवा मंग भारता बाहेर other country मध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर education loan चा खूप फायदा असतो दोघे पण फेडू शकतात म्हणजे त्याचा मध्ये कस असत जर तुम्हाचा म्हणजे suppose एका विद्यार्थाने education loan घेतलेलं तर त्याच शिक्षण जे आहे तीन वर्षाचं असेल तर मंग ते तीन वर्ष complete होई परेंत त्याला त्याच्या वरती ना काही वीजदर वगैरे काही नसतो जेंव्हा त्याच शिक्षण complete होईल तीन वर्ष नंतर त्याच्या सहा महिन्या नंतर तुम्हाला त्याचे व्याज सुरु होत म्हणजे तो विद्यार्थी तो परेंत तो नोकरी ला पण लागू शकतो आणि तो स्वतः च स्वतः पण फेडू शकतो त्याच कस अस ठरलेला नसतो पण ते bank वरती depend असतो ज्यांच्या कडून त्यानं लोण घ्याल ते त्यांच्या अटी नुसार ह प्रत्येक bank च वेगवेगळ्या अटी नियम असतात कस असत म्हणजे education loan मध्ये त्या विद्यार्थांची सक्षमता जाणून घेतली जाते marks बघितले जातात आणि त्यांना कोणत्या संस्थेत admission घायच त्या संस्थेवर पण depend असत कि investment वगैरे असेल तर लोण लगेच मिळून जात

हा आणि मंग कस त्याच्या सगळ्या fees चा समावेश होतो admission fees असेल किंवा परत exam fees वगैरे tuition fees बाकी इतर खर्च म्हणजे त्याचा वह्या पुस्तकांचा खर्च असेल अजून hostel चा राहण्याचा खर्च असेल त्याला laptop वगैरे हवे असेल त्याचा खर्च इथे परेंत ते loan अजून bank मध्ये loan भेटू शकते तुम्हाला नाही म्हणजे ते fees receipt वरती तुम्हाला कशा कशा साठी हवे आहे ते तुम्ही तिथे education loan च्या form वरती सांगू म्हणजे लिहू शकता आणि तुम्हाच्या fees receipt पण त्याला मंग लागतात की proof म्हणून लागतात proof म्हणून लागतात म्हणजे किती admission fees आहे मग त्याच्यावरती bank आता तुम्हाला किती loan देऊ शकते आता चार सहज घ्यायचा असेल तर चार लाखापर्यंत loan भेटू शकते एज्युकेशन लोन आणि त्याच्यापेक्षा जास्त हवे असेल लाखांपेक्षा तर जास्त त्यासाठी तुम्हाला कोणतरी हे लागतं एखाद्या मोठ्या व्यक्तीचा किंवा साक्षीदार लागत घ्यायला हो हे पण बरोबर आहे पण म्हणजे ज्याचा कमी खर्च आता चार लाख लोन हे bank तुम्हाला देते ते विद्यार्थ्यांचे parents वर depend असतं जर तुम्हाला चार लाखांपेक्षा जास्त असेल तर एखादा government व्यक्ती किंवा त्यांचा साक्षीदार लागतो त्याशिवाय bank नाही देत तुम्हाला

मर्यादा म्हणजे त्याच्या पुरता तुम्हाला दिलेला कालावधी असतो जेव्हा त्या विद्यार्थ्याचं शिक्षण complete होतं तेव्हा त्या loan चे हप्ते चालू होतात आणि मंग bank चे जे काही नियम व अटी असतात त्यानुसार तुम्हाला ते परतफेड करावे लागतात हा म्हणजे जवळजवळ education loan वर साठ टक्क्यांपासून व्याजदर bank वर depend असतं सात ते दहा पर्यंत असतं सात कुणी आठ कुठे आठ हा पण एक फायदा तरी असतो की शिक्षण complete होईपर्यंत त्याच्यावरती कसलेही व्याजदर नसते हे तर आपण घेऊ शकतो अजून एवढे म्हणजे बाकीचे पण असतात gold loan असेल किंवा तुमच्याकडे वाहने वगैरे असतील security वर मिळणारे कर्ज पण असतं

ते मग तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का

अच्छा!

अच्छा! बरं! हा. जसेजसे प्रवासी जाणकार बनतात आणि नवीन अनुभव शोधत असतात, तसेतसे hotel त्यांच्या पाहुण्यांना काहीतरी अनन्य offer करण्यासाठी त्यांच्या गंतव्यस्थानाचा लाभ घेण्याच्या चांगल्या स्थितीत आहे. थेट booking मध्ये वाढ करण्यासाठी खालील पाच अनुभवांपैकी एक अनुभव पुन्हा तयार करण्याचा विचार करा. हा. हम्म

बरं हा. जे hotels अतिथींना वेगळ्या ठिकाणी न जाता घराबाहेरची चव देऊ इच्छितात, ती स्थानिक उद्याने किंवा मनोरंजन क्षेत्रातील पर्यायी अनुभव देऊ शकतात. अतिथींना मोफत